येथे जिम आहे जिम मधे खुप सारे लोक आहेत खुप सा-या मशिनी आहेत कोणी जिममध्ये पाणि पितय तर कोणी अस गप्पा मारत जिम करतय.

आधुनिक काळतल मंदिर आहे. पण सुंदर आहे.

अ खालून खाली अ काही असे जागा वाटत आहे की मग घर वाटत आहे. असे खूप सुंदर आणि आकर्षक चित्र दिसत आहे.

मुलगी आहे तिथे वाचत आहे आणि राखाडी कलर चा आहे आणि येल्लो कलरच अस एक भिंताना कलर आहे छान आहे वर--